एकाने ब्ल्यू कलर चे एकाकडे ब्लू कलरा ची बॅग ए एकाकडे ब्लॅक कलराची बॅग ए बाकीच्यांनी शर्ट घातलेत एकाने मेहंदी कलराचे एकाने चेक्स मध्ये --

मोबाईल लावायचं चार्जर आहे घड्याळ आहे वापस एका जनाचा फोटो टांगला आहे तिथं नाव लिहिले आहे नंबर प्लेट --

किराणा दुकान दिलय त्या दुकानात सरांनी ओ अमित प्रोविजन ये आमच्या कडे सर्व प्रकारचा किराणामाल योग्य दरात भेटल असं लिहिलंय त्यांनी अजून तर शॅम्पू च्या पुड्या आहेत.